त्यांची UPSC मध्ये पण जागा निघताहेत government च्या तसेच बऱ्याच अं ज्या मोठ्या मोठ्या company wipro वगैरे त्या पण आपल्या अं म्हणजे त्या पण अं interview घेता येत आणि लोकांना घेता येत त्यामुळे विद्यार्थ्यांना पण नवीन job साठी जास्त हे नाही करावं लागल जे हुशार विद्यार्थी त्यांना job अं लगेच

one attempt मध्ये government job हा लागत नाही कोणाला कारण की त्याच्यात paper खूप hard असतात आणि आपण बघतो की साथ हजार आठ हजार जागा अशा तर साथ आठ नऊ

अं त्यामुळे बरंच जे असे अं standard आहेत ज्यांना की दरजपणे आणि ते चांगला job deserve पण करतात त्यांना पण कधी कधी लागत नाही आणि कधी कधी कोणी असं असतं की जे अं first time देतय पण त्यांना लगेच job लागतोय किंवा त्यांना एवढी गरज नसली तरी पण त्यांना job लागतोय अं मला असं वाटतं की सरकारने जास्तीत जास्त जागा काढल्या पाहिजे म्हणजे महिलांसाठी पण मुलींसाठी पण special जागा काढल्या पाहिजेत जसं की आपण बघतो की आरक्षण पण खूप वेळ लोकांनाही या गोष्टींमध्ये आरक्षण आहे तसं तर काही लोकांना आरक्षण पण नाहीये तर आरक्षणामुळ पण अं ज्यांना जे deserve त्यांना ते जागा भेटत नाही किंवा त्यांना ती position भेटत नाही जे deserve येत तुम्ही मागून पण त्यांना ती position भेटते किंवा अं त्यांना अं ती जास्त वाल्याची जागा भेटते तर मला असं वाटतं की ते पण बंद व्हायला पाहिजे कारण की सगळेच जन same च राहतात same च खातात same च पितात मग त्यांना आरक्षण कशाचं द्यायची काय गरज नाही जसं की अं एखादा हुशार विद्यार्थी तेवढाच अभ्यास करू शकतो तर मग अं जो ज्याला आरक्षण तो पण तेवढाच अभ्यास करून ते जर तो हुशार असंन तर तेवढे marks मिळवू शकतो त्यामुळे मला असं वाटतं की हा ते पण त्यांनी job मधून काढायला पाहिजे कारण की त्यामुळे पण बऱ्याच लोकांना job लागत नाहीये आणि आपण बघू शकतो परिस्थितीमध्ये पण job प्रमाण खूप जास्तये कारण तिथं

अं मुली पण job करतात आणि मुलं पण जसं की नवरा बायको असन तर दोघ पण job करतात कारण की त्यांना असं वाटतं की अं शाळेची fees त्यांच्या मुलांच्या तर ते पण खूप जास्त महागलेले आहेत तिथे राहण्यासाठी अं जास्त पैसे लागतात जसं आता खूप लोकांचे luxury life जगायच्या पण इच्छा असतात तर त्याच्यासाठी पण भरपूर लोक जण job करत असतात तुम्हाला काय वाटतं याबद्दल मलाही असंच वाटतं की अं जसं तुम्ही म्हणल्या की job ला खूप महत्त्व झालेलं आहे कारण की अं job केला तरच समज आपल्याला पैशाची problem खूप जणांना असतात तर मला असं वाटतं job हे खूप महत्त्वाचं आहे कारण की अं job आणि जसं की job मध्ये पण आपल्याला खूप जण आता घरी बसून करतात किंवा अं बाहेर जाऊन काम करतात तर ते पण खूप महत्त्वाचये कारण की job कोणताही असला तर आपल्याला तो करण कारण की आता पहिल्या म्हणजे राहिल नाही कारण की पहिल्याच्या वेळेस तर खूप असं होतं की म्हणजे अं महागाई नव्हती एवढी पण आता तसं झालं राहिलं नाही आता महागाई खूप वाढलेली आहे त्यामुळे job करण हे अं मला असं वाटतं की घरातल्या प्रत्येक member हे job करतात खूप आता ठिकाणी तर लहान लेकरू सोडून बाकी सगळेजण job करतात ते पण खूप महत्त्वाचा आहे कारण की job करन कारण की आता घरातल्या ladies असो किंवा अं कोणी पण म्हणजे असे retirement झालेले पण खूप जण असे असतात की ते online job करतात अं जसं की त्यांच्या retirement झाल्यानंतर पण कारण की आजकाल पैशाला जास्त महत्त्व असल्यामुळे खूप जण आता job करतात कारण की सगळ्यांची life style हि बदललेली कारण कि सगळ्यांना वाटतं कि आपण जास्त प्रमाणात कमवावा आणि आपली आपल्या ज्या पण इच्छा आहेत कारण की आता खूप जणांना असं वाटतं की आपण ही job करून आपल्याला एवढा income झाल्यानंतर काही काही जणांच्या salary मधून समज खूप जणांनी तर घेतलेले असते तर त्यातून पैसे ते cut तात तर अं job हे सगळ्यात महत्त्वाचं आहे मला असं वाटतं कारण की job जर job ला सर्वात जास्त महत्त्व आहे कारण job असो किंवा कोणता business असो business पण आता खूप आहेत किती नवीन नवीन business अं खूप ladies अशा असतात की त्यांना बाहेर job करणं अं जमत नसेल तर ते घरी पण business करतात जसं की अं खूप जण आता ladies असतात किंवा खूप जण अं beauty fashion लावतात starting ला त्यांना थोडंसं अं त्रास होतो पण त्यानंतर अं ज्या वेळेस त्यांचे routing चांगलं चालू झालं तर अं त्यांचा जास्त profit होत जातो तर मला असं वाटतं की business पण खूप चांगलं आहे जसं की आता अं business मध्ये पण खूप जण असे असतात की अगोदर छोटा तून मोठा business होतो आणि त्यानंतर ते तिथे पण अं job ला समज ज्यांना लावू शकतात तर अं business पण हा चांगला आहे कारण की business मध्ये पण आपण कोणाला तरी अं job ला ठेवू शकतो आणखीन कोणाचं तरी आपण त्यामधून समज घर जर आपल्याकड कोणी job ला जर राहिलं तर त्यातलं त्यांचं पण घर भागत तर तुम्हाला काय वाटतं याविषयी

अं जे job ला असतात त्यांना पण over confidence येतो जसं की खूप लोकांना job हे फक्त पैशासाठी नाही तर confidence साठी करतात त्यांना त्याच्यात ते दाखव बनवून दाखवण्यासाठी करतात तर ते म्हणले की business करन खूप चांगल आहे जसं की business मध्ये पण आपण अं कपड्याचे दुकान वगैरे टाकू शकतो parlor टाकू शकतो तसंच खूप लोक हे वेगवेगळ्या प्रकारचे machinary घेऊन पण अं business चालू करतात घरगुती business तर ते केलं पण चांगलंये ladies वगैरे म्हणजे घरी बसून पण त्या पैसे पण कमवू शकतात नाही तो पण एक प्रकारे job च आहे कारण की त्यामध्ये पण आपल्याला काम करावं लागतं आणि आपल्या वेळ द्यावा लागतो त्यातून आपल्याला income जरी होत असेल तरीपण आपला वेळ आणि कष्ट द्यावा लागतो त्यामुळे अं मला असं वाटतं की ते पण खूप महत्त्वाचआहे जस की खूप लोक हे आपलं passion बघून पण अं काम करतात कारण की ज्यांना जे आवडतं जसं की कोणी कोणी course वगैरे करत अं कोणी fashion designer बनतं तर ते पण चांगलं आहे कारण की त्यांचं जर त्याच्यामध्ये आवड असेल तर त्यांनी हे करणं म्हणजे केलं तर त्यांना म्हणजे ती गोष्ट perfect पण बनते आणि त्यातून अं त्याच्यात तरी शिकायला पण भेटत त्यांना तुम्हाला काय वाटतं याबद्दल हो बरोबर बोलल्या की आपल्याला अं पैसाच हे काय नाहीये आपण तर job केला तर आपल्याला पण अं एक समज म्हणता येईल की खूप जण असं म्हणतात की खूप

हो, बोल ना काय म्हणतेस?

बरं. झालं का मग सुदर्शन ची exam झाली? हो झाली exam झाली, सुट्ट्या लागल्यात आता. अच्छा कधी संपली exam कोणत्या तारखेला संपली?

exam आता चांगली गेली म्हणतोय तो, मग आता काय माहिती काय लिहिलंय त्यांनी काय सांगू नाही शकत आपण एक तर मुलांच COVID मुळे खूप loss झालाय. दोन वर्ष. हो आणि ऐक ना, त्याचं अं ते पूर्वी म्हणजे त्याच्या मागच्या कशा गेल्या त्याला त्या पहिले test one test two आणि मग पहिली दुसरी exam असते ना, आपली ती अं n=Next middleterminal असती second terminal असती तर पहिली जी परीक्षा होती ती कशी गेली? सहामाही परीक्षा कशी गेली त्याला?

अच्छा, अच्छा, अच्छा actually सोनूचं पण

सोनूचं, पाचवीत होता ना तो आता पाचवीत होता ना सुदर्शन?

हा सोनू पण पाचवीत, सोनू चा पण तसंच आहे म्हणजे actually अं की सोनूला ज्या पुढ मागच्या दोन वर्षात जे COVID मुळे अं effect होता तो COVID चा effect तर अजून पर्यंत आहे, म्हणजे english त्याचं इतकं नुकसान झालंय, की त्याला ते grammar जे दोन वर्षात घेतलं होतं ते grammar त्याचं काय म्हणजे असं चांगलं झालंच नाहीये.

मग आता ते ते आहेच म्हणजे त्याला तो या दोन वर्षात म्हणजे दोनहजार वीस ते दोनहजार बावीस या दोन वर्षात जे online classes झाले आणि ज्या online classes मध्ये जे online exam झाल्या. त्या online exam इतक्या horrible होत्या, काय सांगू तुला त्या exams मूळे सगळा problem झाला. हो ते तर आहेच गं, पण आता काय करणार school कडे पण option नव्हतचं ना गं त्यावेळी हो आणि exam पण कशा व्हायच्या, पहिले तर सुरुवातीला tickmark च्या exam झाल्या.

हा MCQ आता इतक्या छोट्या मुलांना tickmark च्या म्हणजे fill in the blanks किंवा tick the answers

मग काय आता नंतर काय केलं माहिती त्यांनी त्यांची शाळेतली हुशार नंतर म्हणजे सगळ्या इथल्या, इथल्या सगळ्या शाळांनी Tickmark च्या exam continue ठेवल्या पण ह्यांच्या शाळाने काय केलं, पहिली इथं घेतली त्यांनी पहिली unit Hello आवाज cut होतोय. Hello Hello येतोय आवाज येतोय येतोय हा

नंतर दुसरा वेळेस आहे ना त्यांनी स्पष्टपणे आहे ना तर ते म्हंटलं कि तुम्ही photo काढून पाठवा ठीक आहे.

दुसर करा आणि photo काढून पाठवा PDFfile बनवून पाठवा. अं PDF काय त्यांना laptop वरती किंवा tablet वरती check करायला सोप्प जायचं मग तिसरा वेळेस काय केलं त्यांनी जेव्हा ती सहामाई परीक्षा होती ना त्या वेळेस ते म्हंटले के तुम्ही आई वडिलांनी ते

तसं त्यांनी तो paper जशी नऊ ते अकरा exam आहे

बारा वाजेपर्यंत paper जमा करायला आहे.

म्हणजे ते इतकं चांगलं केलं त्यांनी, त्यांना माहित होतं त्यांना हे सगळे drawbacks माहित होते, की जर आपण या मुलांच्या अशा परीक्षा नाही घेतल्या तर मग खूप कठीण होऊन जाईल नंतर लिहिण्याचा problem माहितीये आता actually कसं झालं अं अं आम्ही सुद्धा खूप प्रयत्न केले तेव्हा कि मुलांनी लिहावं complete करावं पण त्या पंचेचाळीस minutes मध्ये मुलं काय read करणार आणि काय लिहिणारे जेव्हा मुलगा घरी ती mentality नसते ना गं किंवा ते जे atmosphere म्हणतो जे school मध्ये exam तसं आपण कसं parents ला ग granted घेतात. की मुलं हा आपण इकडे-तिकडे गेलो तरी हे काय बोलणार नाही किंवा काय बरचं parents कडनं पण guide करण्यात आलं मुलांना त्यावेळी situation नुसार त्यांना वाटलं की म्हणजे loss होण्यापेक्षा पण guide करण्यात आलं.

आणि दुसरं मुलांची काय झाली त्याच्यात पण मुलांनी काय केलं माहितीये

त्यांनी असं काय webcam वगैरे on नव्हता ठेवला exam चा वेळेस तर ninety percent मुलांनी copy करून लिहिलं आता जसं सोनू आहे, सोनूला खूप म्हणजे अं हे की मी कधी पाहून लिहीत नाही कुणाचं, मी कधी कोणाचं काय ऐकत नाही, मी माझंच लिहितो म्हणजे सुरुवातीपासनंच त्याचं जसा तो आहे त्याचं आहे म्हणजे त्याला लहानपणापासून ही सवय आहे त्याला cheating beating बिलकुलच काहीच आवडत नाही तर ते सगळं असं एकदम व्यवस्थित पाहतो, करतो. काही मूलं म्हणजे त्याला तेव्हा पण खूप कमी marks आले त्याला एका test ला त्याला तर sixty percent आले होते total आणि त्याला कायम ninety five ninety eight चे त्याचं record तर त्यांनी असे पहिले वगैरे नाही काहीच नाही. मूलं ज्या मुलांना शाळेमध्ये sixty percent होते त्या मुलांना ninety-eight percent यायला लागले मी तर इतकी shock झाली कि काय मग काय होणारआता आपल्या मुलांच भवितव्य कसं होणार

reading चा जो part असतो मुलांचं स्वतः वाचून स्वतः जे असतं मनन करायची जी capacity ह्या दोन वर्षात बिलकुलचं बंद झाली कारण एक particular topic शिकवले जायचे. त्याचावरती तीन चार ques प्रश्न असायचे तीच प्रश्न मूलं अभ्यास करायची आणि तीच प्रश्न परीक्षेला यायची.

असं झालं काही काही तर गोष्टी म्हणजे झाल्याचं नाहीये शाळा शिकवल्या गेल्याचं नाहीये मला तर इतकं विशेष वाटतं. कि बस आणि नशिबानी दोन्ही मुलं माझी अशी होती, कि ते वाया गेलं तरी चालेल जसं ती लहानी तर UKG ला आणि UKG ला होती LKG UKG तिला मग आता काय ABCD अ ब क असचं शिकवायचं होतं. मग ते तर शिकले ती एक दोन आणि हा सगळं शिकून लिहायला शिकला होता ink pen नि म्हणजे शाई pen नि लिहायला शिकला होता याचं तर याचं खूप नुकसान नाही झालं असं

म्हणजे असं काय खूप नुकसान नाही झालं जर ज्यांची मूलं अशी एकदम नववीला, दहावीला, अकरावीला बारावीला त्याचं पूर्ण नुकसान झालं आणि माहितीये ज्या मुलांना शाळेमध्ये काधीही सत्तरच्यावरती कधी percentage मिळाले नव्हते, त्या सगळ्या मुलांना दहावीत, बारावीत तू percentage पाहिले नव्वद पंच्याणणव म्हणजे कधी कधी लोकं status ला लावत होती ती percentage ती marks हो एकदम हसण्यासारखीचं गोष्ट आहे ती कि

आणि काय actually मुलांनी काय केलं अभ्यास वगैरे काय केला नाही.

एवढच केलय स मुलांनी त्या याच्यात म्हणजे enginnering चे झाले दहावीचे झाले, अकरावी, बारावीचे झाले यांनी हेच केलंय त्या मुलांनी म्हणून एवढे marks पडले हो आणि आता कसं झालं माहिती आहे इथे तर आहे ना मोठ्या मुलांनी असं केलं ना मोठ्या मुलांनी मोठ्या मुलांनी सुद्धा अशा assignment पाठवून पाठवून अं pass झाले ते म्हणजे मला इतकं shock होतं ते assignment पाठवणं आणि ते करणं त्या सगळ्या गोष्टी माझ्यासाठी म्हणजे एकदम shocking गोष्ट होती, या सगळ्या गोष्टी हा, त्याच्यामुळे मग आहे ना असं समजतं नव्हतं काय करावं काय नाही ते सगळ्या गोष्टी

म्हणजे एकाच क्षणी तर वाटलं कि संपल म्हंटलं आता सगळं झालं शाळा आणि परीक्षा हे सगळं या COVID नी सगळं ही system चं खराब करून टाकली हि मूलं अशीचं जर

नाही ना गं career तर काहीचं नाही कारण knowledge ही काही भेटत नाही काहीच नाही आणि at least बारावी पर्यंत तरी theorotical knowledge हे फार गरजेचे आहे मुलांच कारण पाया पक्क होणं गरजेच आहे ना तर ते खरं तर बऱ्याच मुलांचा loss झाला ते turning point जे हे दोन वर्ष होते ना ज्यांची हो आणि माहितीये आणि दुसरं माहितीये मुलांचा आत्मविश्वास आहे ना तो बिलकुल शून्य झाला म्हणजे हे जो माझा सोनू आहे तो अं बोलशील तू तो इतका चांगला होता बोलून

video काढायचो आणि पाठवायचो तर ते ते पण राहील नाही दुसरं म्हणजे ती जी marks आली online म्हणजे ती ज्यांची कायमची अं चांगली आणि काहींची वाईट आली.

अं classes भलेही online घेतली, पण exam offline अं exam offline घायला सुरवात केली, परीक्षा सगळ्या offline घ्यायला म्हणजे शाळेत जाऊन परीक्षा तर त्या पहिल्या दुसऱ्या परीक्षेमध्ये त्याचा confidence down व्हायला लागला, हा आत्मविश्वास असा काही राहिलाच नाही म्हणजे की आता आपण लिहितोय आणि ते बरोबर आहे ते चूक येतं मग सत्तर मग सत्तर सत्तर percentage आले मग मागच्या वर्षी पहिल्या सहा महिन्यात मग दुसऱ्या सहा महिला मग मागच्या वर्षी त्याला मग त्याला स्वतःलाच असं वाटायला लागलं की आता आत्मविश्वास नाहीच आहे काही आत्मविश्वासापेक्षा आपल्याला येतच नाही काही कारण आपण फक्त tickmark वाले प्रश्न केले की आपण fill in the blanks केलंय की आपण match the following जोड्या जुळवा किंवा रिकाम्या जागा भरा अशीच काही प्रश्न केले आपण मग ते सगळ इतकं त्याला असं झाल मग त्याच्यानंतर त्या आत्मविश्वासासाठी मग त्यांनी ते सगळं अभ्यास करायला सुरुवात केला. पण आजही त्याच्या अं त्याच्या वर्गामध्ये अशी काही मुलं आहे, की त्यांचा ह्या वर्षी सुद्धा आत्मविश्वास नव्हता त्याची जी एक bestfriends आहेत म्हणजे अगदी लंगोटी यार म्हणतो ना आपण अशी दोन किंवा तीन यश किंवा या मुलांना बिलकुल marks चं आले नाहीये त्यांची आई म्हणते की शौर्यने तर cover केलं म्हणजे खूप चांगलं cover केलं पण या दोन मुलां दोन, तीन त्याची जी मित्र आहेत त्यांना सत्तर बाहत्तर असे चौऱ्याहत्तर असे marks आले तर काय झालं माहितीये का कारण ते exam तेव्हा जेव्हा ते घरी होते तेव्हा ते असं पाहून लिहीत होते अभ्यासाचे tension नव्हते, वाचलं तर वाचलं, नाही वाचलं तर नाही वाचलं. असं होतं ना आणि आई-वडिलांनी कि दुसरं सगळ्यात महत्त्वाचा drawback आहे की मुलांना mobile मिळायचा.

मग मुलांना काय वाटायचं माहितीये का आई-वडिलांना अरे आम्ही तर लिहितोय पाहून आम्ही तर आमचं homework complete करतोय. आम्ही तर question answer लिहितोय मुलं कधी game खेळणार मुले कधी video पाहणार

मग त्याचामुळे तर या सगळ्या गोष्टीमुळं ज्या त्या आपल्या परीक्षा होत्या या वर्षी दोन हजार तेवीसमध्ये त्या सगळ्या disturb झाल्यात म्हणजे माहितीये सगळ्या मुलं आई सगळ्या आई-वडिलांना वाटतं कि मुलांना आता tuition लावावी लागेल हे दोन वर्ष कशी भरून निघतील, मग आता मुलांचा आत्मविश्वास कसा परत येईल, पण आता हे सगळ एका दिवसात थोडी होणार आहे याच्यासाठी हळू-हळू-हळू आपल्याला वेळ दयायला लागेल त्याच्यानंतर त्या गोष्टी पाहायला लागतील, कशा झाल्या, का झाल्या, कुठल्या विषयांमध्ये ते कमी पडताहेत

आत्मविश्वास अं परत आणण्यासाठी आपल्याला

वाचनाची सवय कारण वाचन हि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आणि वाचन एकदा झालं वाचन एकदा सुरु झालं कि मनन होईल. आणि मनन आणि वाचनमुळे आप आपोपच आत्मविश्वास येईल आणि COVID नी कसं actually थोडसं वेळ जाईल पण एक दोन वर्ष तर आरामात जातील या गोष्टीची सवय लागली आहे. हो त्यांचाच नाही झालं college जी मुलं आहेत college ची college ची मूलं अक्षरशः आज सुद्धा ती जी COVID ची batch त्याच्या आस पास बारावी नंतर ज्यांनी first year Second year घेतलं जी third year ची exam देतात. त्यांना खूप कठीण जातंय माहितीये म्हणजे इतकं कठीण जातंय त्यांना ते exam आणि ते परीक्षा आणि ते सगळं

पक्का नाय झालाय ना त्यांचा त्यामुळं पुढं tough जाणाराचं आहे exam मग ते इतकं वाई वाईट आणि कठीण सगळ्यांना सगळ्या गोष्टी की म्हणजे त्यांना कळत नाही काय करावं, काय लिहावं, काय

अशी बरीच लोकं मला phone करतात कि कसं करायच काय करायचं.

हे करायचं मग आता COVID नी सगळ्यात म्हणजे COVID जो Hello hello hello Hello नमस्कार, मीत्रो आपण मागच्या भागा मध्ये कुपोषण म्हणजे काय ते कसे होते त्या मागचे कारण काय? या सर्वाची माहिती पाहिली आता हे टाळण्यासाठी सर्व साधारण उपाय हे आपण त्या वेळेला पाहिली. आहारात काय काय असणे आवश्यक आहे वगैरे सुद्धा आपण त्या वेळेला पाणी. पण हे एखादी व्यक्ती कुपोषित आहे हे कसे ठरवले जाते किंवा असे निदान कसे केले जाते हे आपण आता पाहणार आहो. आता कुपोषणाचे निदान करण्यासाठी रुग्णाच्या body mass चा आह index तपासला जातो. म्हणजे वजन आणि त्याची उंची हे योग्य प्रमाणात आह असला पाहिजे अ असं मत असते. डॉक्टरांच्या म्हणजे हे सर्व साधारण जर. जे ठरलेले तुमची उंची इतकी आहे तर त्याला अमुखीत इतक वजन आवश्यक आहे. ज्या लठ्ठ माणसं असतील त्यांची उंची कमी असते आणि मग त्यांच वजन जास्त असतं आणि मग त्याने त्यांना सुद्धा विचारांचे वगैरे आजार होऊ शकतात. किंवा एखादी व्यक्ती बरीच उंच आहे. पण तिला वजन चं नाही असंही असेल तर ती व्यक्ती सुद्धा काय असते, कुपोषित असते आणि हे कसे ठरवले जाते तर ते त्यांच्या वजनाचा तक्ता लहान मुलांच्या बाबतीत त्यांचे तक्ते केलेले असतात आणि त्या तक्त्या मध्ये त्यांचा जन्मला पासून च वजन आणि उंची याची नोंद केलेली असते आणि त्यातूनच मग ते बालक कुपोषित आहे किंवा नाही हे ठरवलं जातं. उपोषणा ची निश्चिती करण्यासाठी डॉक्टर काही रक्त पा तपासण्या करायला सांगतात याचा मध्ये असलेली एक रक्त तपासणी म्हणजे thyroid ची लगता जे ग्रंथी आहेत आपल्या गाड्या मध्ये आहे त्यांची सुद्धा रक्त त्यांच्या साठी सुद्धा रक्त तपासणी असते. calcium vitamin cholesterol D vitamin तसेच शरीराला आवश्यक असणारा खनीज्यांची test ही करायला सांगतात. लहान मुलं जन्मल्या पासून मी मगाशीच म्हटलं की त्यांचा एक तक्ता तयार केलेला असतो. जन्मल्याबरोबर त्या बाळा चं वजन काय होतं? त्याच्या नंतर त्याच्या वजना मध्ये किती वाढ झाली त्याच्या उंची मध्ये किती वाढ झाली याची नोंद सातत्या ने दर महिन्या ला ठेवली जाते आणि त्याच्या वाढीची जर गतीमंद असे. तर अशा वेळेला ते बाळ कुपोषित आहे असे म्हटले जाते आणि हे निदान केले जाते की त्याच्यावरती आपल्या ला लक्ष दिलं पाहिजे. बाळाच्या सगळ्या आहारा वरती आणि त्याच्या एकंदरीत उंची वाढण्या वरती वगैरे नियंत्रित केलं पाहिजे. हु आता कुपोषण टाळण्यासाठी आपण हे संतुलित आहार घेणं गरजेचं आहे हे आपल्या ला माहितीच आहे. आहारा मध्ये काय काय असायला पाहिजे? पोळी, भात बटाट्या सारखे पिष्टमय पदार्थ आहारा मध्ये असाय ला पाहिजे. तसेच आह

असते त्याच्या नंतर ताक वगैरे या सगळ्या गोष्टींचा समावेश आपल्या आहारा मध्ये असायलाच पाहिजे तरच आपल्या शरीरा पण मजबूत ठेवू शकतो. body mass आपला चांगला राहू शकतो.

चणाडाळ, मूगडाळ या सगळ्या डाळी मध्ये प्रथिनांचे प्रमाण अधिक असतं. त्या प्रथिनां साठी डाळी सुद्धा सेवन आपण केलं पाहिजे. भाज्या आता खनिज पदार्थ काश्यामधनं मिळतात तर आपल्याला म्हणजे मासे असतात. त्यांच्या मधून सुद्धा आपल्या ला खनिज मिळतात आह. तसेच पालेभाज्या आहे. त्या तूनही आपल्या ला खनीज मिळतात.

ही या विविध तऱ्हे च्या भाज्या आपल्या आहारा मध्ये असल्या पाहिजे. त्याच्या मध्ये तंतुमय पदार्थांचा सुद्धा प्रमाण असतं की जे आपल्या पचना साठी त्या शरीरा मध्ये तंतुमय पदार्था मुळे काय होतं? तर शरीरातल्या रक्ता मध्ये पोषक मूलद्रव्यांचं शोषण व्हायला जास्त आह

अ विविध तरेच्या फळांमधून आपल्या ला C vitamin हे भरपूर प्रमाणामध्ये मिळत असतं. तसंच पाणी पण आपल्याला फळांमध्ये directory मिळत आपल्या ला माहिती कि उन्हाळ्या मध्ये कलिंगड वगैरे सारखे जर आपण फळ खाल्ली तर त्याच्या मध्ये आपल्याला काय मिळतं? पाणी मिळत आहे तर जसं लिंबू वर्गात ली फळं आहे ती खाल्ली तर आपल्याला c vitamin मिळते. त्याच्यातं fiber सुद्धा मिळतात असं सगळं मिळत असतं. हे सर्व झाल्यावर सर्व सामान्य प्रकार असला ज्या प्रमाणे कुपोषण टाळता येऊ शकते. त्यामुळे जर तसेच कुपोषण जर मोठय़ा प्रमाणात असेल तर मात्र डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. ते गोळ्या औषध लिहून देतात. काही सप्लिमेंटरी फूड देतात आणि त्या आणि जास्त प्रॉब्लम असेल तर आपल्या ला hospitalize सुद्धा व्हावं लागतं तर ते होऊ नये असा कुपोषण टाळावं यासाठी मात्र आपल्याला

अ आपण जेव्हा या उपायोजना करत असतो त्या म करत असताना काय करता येईल? सर्वात महत्वा ची गोष्ट म्हणजे लहान वयातच आपण ते टाळजातील कुपोषण टाळल गेला पाहिजे. कुपोषण टाळयच असेल चांगला सुदृढ माणूस तयार व्हायला हवा असेल तर लहान मूल सुद्धा कसा असाय ला पाहिजे सुदृढ जन्माला आलं पाहिजे जर ते लहान मूल सुदृढ जन्माला आलं तर म्हणजे ते वृधारी व्यक्ती असेल स्री असेल किंवा पुरुष असेल तर ती कशी असेल सशक्त असेल सुदृढ असेल